त्यावर गोलाकार आकारात एच_पी असे लिहिलेले आ --

चित्रामध्ये सुदर्शन टॉवर --

वेगवेगळ्या प्रकारची मिठाई विकण्यासाठी ठेवली गेली आहे.

टी शर्ट व अनेक प्रकारचे कपडे ठेवण्यात --

व दुकानात सजावट केलेली दिसत आ --

ची वाट बघताना दिसत आहेत.

एस.टी. समोरून येऊन थांबलेली दिसत आहे.

येथे आयकर संबंधात --

या चित्रामध्ये फुलांची बाजारपेठ दिसत आहे.

येथे लोकं फुले विकण्यासाठी व फुलं विकत --

दिसत आहे जिथे लोकांना बसण्यास --

वाढदिवसाचा कार्यक्रम दिसत आहे वाढदिवसाच्या --

एस_टी लोकांना एका ठिकाणाहून दुस --

ते ताकद आणण्यासाठी हे ग्लुकोज जरुरी असते.

टू व्हीलर पार्किंग केलेली आहे.